आणि घरातील साफ साफसफाई करायला लागते घरी घरी लागणाऱ्या वस्तू आण्यासाठी म्हणजे बाहेर पण जावं लागते आणि सध्याच्या लॉक डाउन च्या काळात म्हणजे मात्र म्हणजे घर घरीच थांबावं लागते त्यावेळी थांबा पण लागेल होते हां

अजून अंदाजे दोन

हान जॉगिंग केला पाहिजे धावल न म्हणजे धावायला पण गेला पाहिजे हो हो आणि अजून स्थायू स्नायू स्नायी अवयवांना ऑक्सिजन पोच घटना पुरेसा म्हणजे रक्त पुरवठा होन्या साठी

आणि हृदया साठी उत्तम हृदय हृदय विकारा पासून लांब राहण्यासाठी व्यायामाचा चांगला फायदा होता ना आणि अजून आपण म्हणजे ट्रेन ट्रेन पकडण्यासाठी धावतो लिफ्ट लिफ्ट नसताना ए जी जिने म्हणजे चढता तेव्हा आपल्याला दम पण लागतो अन लागत नसेल तर म्हणजे आपलं हृदय तंदुरुस्त आणि असं अस अस पण संजय ला हाडकत नई व्यायामा मुळे अ आपण म्हणजे नेहमी आनंदी पण राहतो व्यायामामुळे आपल्या मेंदूला म्हणजे होणार रक्तपुरवडता रक्तपुरवठा पण वाढतो वाढतो आणि त्यामुडे पण अंडफोर्नियास या या हार्मोन चा म्हणजे प्रमाण वाढते ने हा आपल्या मना आपल्या मन साठी एन्टी एन्टीप्रिन्सीटर का म्हणून पण करते

हान आणि नियमित व्यायामा व्यायामामुळे म्हणजे केवळ शा शारीरिक तंदुरुस्ती मीळत तंदुरुस्ती मिळते अस नाही तर म्हणजे मांनासिक स्वास्थ म्हणजे चांगलं चांगलं दुरुस्त तंदुरुस्त व्यक्त म्हणजे जीवन

हो ते पण आहे आणि स्विमिंग मद्ये पण खूप एक्सरसाईज होऊन जाते त्याचा मद्ये पण खूप शारीरिक विकास आणि जॉगिंग आणि इतर कोणत्याही म्हणजे एरोबिक व्यायाम अ अ प्रकारणा मुळे म्हणजे मेंदूला होणार रक्त रक्त पण पुरवण्यात म्हणजे वाढ होते आणि त्या मुळे आपलं म्हणजे रक्त स्मरण सक्ती मद्ये वाढ पण होते ना

अ समच्या ऊच रक्त दाबाचे समस्या निर्माण होते नाही हां व्यायाम नियमित करत राहिल्या मुळे आपली ताकत पण वाढते आणि नियमित व्यायामामुढे म ए पोषी पेशींची पूणर निर्मित वाढ होण्याची म्हणजे प्रक्रिया वेगाने होते आणि त्यामुडे व्य वयाचे होणारे परिणाम काही काही प्रमाणात प्रमाणात पुढे ढकले पण जाऊ पण शकतात

हान तशे तर

मन नीती सुधारण्यात रोग आणि दुखापत धोका कमी करण्यात आणि चांगले झोप घेण्यात मदत पण करतो हान आणि अजून व्यायामाचे केवळ म्हणजे शारीरिकच फायदे फायदे होतात असे पण नाही आणि याचे म्हणजे आपल्याला मानसिक आरोग्य वही आरोग्यावरी अनेक सकारात्मक बदल होत असताना आणि त्यामुडे मग अनेक अनेका कडून व्यायमकारण्याचा सला सल्ला दिला जात असतो शरीराचा रोच्या म्हणजे क्रिया क्रिया कल्पनांना मुळे तसेच व्यायाम मुळे डोक्याचा केस पासून त पायाचा नखा पर्यंत अनेक अनेक चमत्कारी फायदे होतात हो हो शारीरिक कार्य करा हा एखंदर आरोग्य आणि काल्पनिक एक महत्व पूर्ण भाग आहे ना हऊ आणि आपण पूर्वी पासून म्हणजे आरो आरोग्य म्हणजे धन धनसंपदा हा म्हणजे मुलं मंत्र एकच एकच आलो शरीर शरीर तंदुरुस्थ घर त मग आं तारच मन म्हणजे तंदुरुस्थ राहत असते आणि त्या वेळी म्हणजे स स्वजीक ता यात शरीरा शारीरिक आरोग्याला अत्यंत महत्व लाभले आहे आणि आपल्या आरोग्याला धन धन संपदेची आ उफादी उपादि म्हणजे देण्यात आली आहे परंतु हल्ली चा धावपळीच्या जीवनात श शरीराकडे पुरेशा प्रमाणात लक्ष पण दिला जाते नाहीए

हान आणि बदलत्या जीवन पद्धती मुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि सकाळ चा व्यायाम अ एक्सरसाईज म्हणजे सपस आहार व पुरेशी झोप या तीन गोष्टी निरोगी व सुदृढ आरोग्य साठी अत्यंत महत्वाचे आहेत ना हो हो आणि आपल्या वयक्तिक आणि जीवना साठी शारीरिक क्रिया सर्वात महत्वाची असते हान आणि त्यातील व्यायामाचा विचार केलास शारीरिक तंदुरुस्ती सह अ म्हंजे मानसिक आरोग्य अ अजून म्हंजे मेंटल हेल्थ हे चांगले चांगले ठेवण्या साठी त्याला म्हणजे पर्याय आहे

आणि शारीरिक अ शारीरिक अ क्रिया क्रिया पालन मुळे मानसिक आरोग्य आरोग्य देखील चांगले ठेवण्यास देखील मदत होते होते असते आणि व्यायाम चे मानसिक आरोग्य होणारे फायदे या लेखातून म्हणजे अ बेनिफिट्स राहते त्यांचे आणि शारीरिक हालचाल साठी म्हणजे स्ट स्नायूंचा स्नायूंना आराम आराम मिळत असतो शरीरातील ताण कमी होतो शरीराला बर वाटलं तर परिणामी आपोआप मन निरोगी राहण्यास मदत होते असते

हां आणि व्यायाम केल्याने शरीरातील रक्त विसरण्या योग्य योग्य रीती न्हवते त्या मुले म्हणजे शरीरात प्रत्येक भाग तंदुरुस्त तर राहतो शिवाय त्याचे कार्य

हां आणि नियमित व्यायमा मुळे आपला म्हणजे सेल्फ सेल्फ एस्टीम ला म्हणजे बूस्ट मिळतो आणि त्याचा परिणाम व्यक्तीचा स्वाभिमाना वर हि होतो आणि त्याच प्रमाणे म्हणजे आपण तंदुरुस्त तंदुरुस्त राहिल्यास म्हणजे अ आपल्याला आतून म्हणजे चांगले पण वाटते आणि आत्मा विश्वास पण वाढतो

आणि आपला मूड दिवसभर आनंदी आणि फ्रेश ठेवण्यात सकाळी पंचवीस ते तीस मिनटाचा व्यायाम व्यायाम म्हणजे पुरेसा आहे आणि ह्या मुढे आपल्याला म्हणजे जीवनात म्हणजे कामात उत्साह पण वाढतो डोक्यात नवीन कल्पना पण येतात आणि कामत प्रगती पण होते त्या मिळे अ आपण कितीहि व्यस्थ असलात तरी व्यायामासाठी थोडा वेळ काढायलाच लागते ना हो हो आणि शारीरिक सक्रिय लोकांची मानसिक आरोग्य चांगली असता असण्याची आणि तणाव होण्याची शक्यता असते हाव शारीरिक चे म्हणजे या चांगलेच बेनिफिट्स आहेत ना व्यायाम केल्याचे पण हो ते पण आहे व्यायाम करणे खूप चांगली गोस्ट हां आपल्या पैकि बरेच जन वजन वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात तसेच कमी टोन टोन बॉडी आणि साठो म्हणजे दररोज वर्क आऊट करतात जेव्हा आपला शरीर तंदुरुस्त आणि अं टोन म्हणजे नोट केलेले दिसते तेव्हा तो तेव्हा बहुतेक लोकांना व्यायामाचे म्हणजे फायदे समजतात अजून आपल्याला पैकि बरेच जण अ वजन कमी करण्या साठी व्यायाम करतात तसेच काही लोक टोन बॉडी आणि साठी म्हणजे वर्क आऊट करतात जेव्हा हान जेव्हा आपल्या शरीर तंदुरुस्त आणि तोंड केलेले दिसते तेव्हा बहुतेक म्हणजे लोकांना व्यायामाचा फायदा पण समजतात

हान आणि मात्र व्यायाम केल्याने फक्त एवढेच फायदे होते नाही तर या पेक्षा म्हणजे जास्त पण फायदे व्यायाम केल्याने होतात व्यायाम केल्याने आपले रोग रोग रोगप्रतिकारक रक्ती

अं तंदुरुस्त पण राहत हा जो तंदुरुस्त पण राहतो आणि शरीराची स्वरक्षण होते मेंदू स्थिर राहतो आणि रोग रोग प्रतिराक शक्ती देखील वाढते आणि मानवी शरीराला म्हणजे सात ते नऊ तासाची झोप आवश्यक आहे असते परंतु चांगली झोप येत नाही

त्यमुळे म्हणजे शरीराची यंत्रणा भिघडलेली असते

हान आणि चांगल्या झोपे साठो आपण दररोज व्यायाम पण केला पाहिजे ना हो हो दररोज व्यायाम पण करावा लागतो योग पण खूप चांगला शिरसासन विरशासन बटरफ्लाय पोज़िशन पण करू शकते जर आपण मनाला शांत शांत ठेवण्या साठी व्यायाम करत असला तर ताण पण कमी होतो हो हो ते पण आहे हान नियमित व्यायाम केल्याने आं कोर्टोसौल आणि सारख्या म्हणजे हार्मोनची पातळी कमी होण्यास मदत होते हे आपला लक्ष पण वाढवते आणि तसेच आपला म्हणजे मडू हे चांगला ठेवण्याचे कार्य करते हान आणि चुकआ चुका कोनात म्हणजे

हो हो घेऊन जेवण पण असते चांगल हे पण आहे चांगलं हा चांगला अन्न खाल पाहिजे हो हो ते पण आहे आणि फीझिकल ऍक्टिव्हिटी करतच राहायला पाहिजे हो हो ते आपला शाळे मध्ये शिकवत जाते त्यातला ptbt ते पण खूप होते हान pt वरते तेत पण हां आणि चाल चालणे पण म्हणजे आपले नैरोग्य आयुष्या साठी खूप फायदेशीर आहे सोप्या आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणेच होय ना हो हो हान ते लोक तर म्हणजे दररोज फिरायला पण जातात हो हो फिरायला निसर्गात

निसर्ग खूप चांगला नई ठेवतो आपण हान ते पण आहे हान ते पण आहे सकाळ सकाळी म्हणजे थोडा वाल्क करायला म्हणजे ते पण थोड चांगलंच जाण्या साठी

म्हणजे तू कास आहे चांगला हो मी सगळं चांगला आहे मी पण फीझिकल ऍक्टिव्हिटी करते ना तू करते हो करतो ना कोणत्या कोणत्या करतो फीझिकल ऍक्टिव्हिटी

हा हा खूप साऱ्या करते

मी पण करते मी पण व्यायाम करते मग जेवण झाल्या नंन्तर थोड फिरायला जाते

हा हा ते पण मी पण तेच करते

बाय हॉलो आरती.

काही नाही गं लाडु हे करती आहे. आमची तर पॅकिंग चालु आहे बाबा. होय, आमची थोडसं लेट चं झालं म्हणायचं.

हम्म तु कुठे आहे मम्मी कडे की मामा कडे? मला मम्मी कडे जायचं आहे आता हॉस्टेलला आहे. अच्छा तु हॉस्टेलला ला आहे व्हय?

हम्म बरं बरं म्हणजे तु म्हणती आहे पॅकींग चालू आहे तु तर आता हॉस्टेलला ला आहे म्हणजे मम्मीला कॉल करुण सांगितलं व्हय? हम्म या म्हणुन आता बस झाल्या सुट्टया. हो बरं पंधरा दिवसाच्याच सुट्ट्या भेटल्या ना गं त्यातले दहा दिवस तर इथंच घातले.

मग दिवाळीचे कपडे वगैरे खरेदी झाले? हा शॉपींग झाली आहे म्हणा. मग. अलमोस्ट झाली आहे शॉपींग अं काही चॉईसच घ्यायचय

त्याच्यामुळ आता काय मग मम्मीकडं गेल्या नंतरचं सगळ. यार मम्मीची खुप आठवनं येते गं. हाओ ते ही मात्र बरोबर आहे. हॉस्टेलला असला म्हणजे दुर म्हणजे कोणताही व्यक्ती असो

की सर्व मेंंबरला एकखट्टी करुण सेलीब्रेट करायचा असतो ना दिवाळी सण.

आपलं कल्चरचं आसं आहे नाही का? किती भांडन असो किती काही असो पण सण सुदाला सगळे सोबत सणाला हेच सोबतच आहे ना आणि इतर सण नाही म्हणा पण दिवाळी. दिवाळी हा सण सोबत करण हि जी मजा असते ना ती लई भारी असते म्हणजे आठवन ही राहते सर्व काही राहतो. किंवा बाय चांस आपण मामा च्या इथं जातो. किंवा मामा आपल्या कडंं येतो. पुन्हा ते सोबत बायका जे आहे फराळ माहेरावून येतात. नाही नाही जे न्युली मॅरेड आहेत ते पण आता सासरी माहेरी जातात भाऊ बिजीला. हो ते ही आहे अगदी बरोबर आहे. पण जसं आपली जर गोष्ट सांगायची झाली

तेवढ आहे गं. तुला सांगु का? आता मम्मी कड जायचं म्हणते मी. पण मम्मी कड फक्त दोन दिवस राहणार आहे. मग मम्मीला म्हणल मम्मी चल मामा कडं. मामा कडे गेल्या नंतर मग काय बघायचं काम नसतं. मावशी, मामा सगळे येतात ना गं. सगळ्यांशी भेट होती. हा म्हणजे तु काय करते सर्व गाव फिरुण येती. मी सर्व गावाकड जात नाही मी एकेच ठिकाणी असते. तु ह्याचे ही चक्कर तिथं ती चक्कर तीथं हम्म हम्म सेम सेम आता काय करणार मी इथुन प मम्मी कडं जाणार ओके तीथुन अं सॉरी लक्ष्मी पुजन वगैरे झालं की लगेच मम्मीला म्हणार मामा कडं चलं ओके तीथुन गेले की पुन्हा मावशींच्या मुलांना फोन करायचं मुलींना फोन करायचं म्हणायचं या वगैरे बहीण भाऊ, मावस बहिण भाऊ मामाचे त्यांना पण जाऊ देत नाही. नका जाऊ मी येणार आहे नका जाऊ मी येणार आहे. आपण मज्जा करुया असं करुया तसं करुया. एवढ घुमवते माहिती आहे का त्यांना रात्रभर नुस्त मारा मार्या त्यांची एवढी मज्जा असते आमच्या सगळ्यांना ना डायरेक्ट गच्ची वर तुम्हाला काय करायचं तर करा. आणि मग त्यांच्या गप्पा खाली असतात मावशीच्या मम्मीच्या त्यांच्या तर बाप गप्पा संपता संपत नाही गं काय सांगु तुला. म्हणजे आम्ही काय करतो. सर्व मेंबर यायच्या आगोदरच घर वगैरे लायटींग वगैरे लावतात. नॉर्मली सारख ते काय एकच लावल्या जाती बरोबर? तर जे लायटींग लावायची मजा असतेना म्हणजे मी आणि माझा भाऊ आम्ही दोघ मिळून तेव्हढा दर वर्षी वेग वेगळी लावायची. लायटींग तीच असते मात्र पण लावण्याची पद्धत पध्दत असते. स्टाईल ही वेगवेगळी. कधी झाडावर सोडली जाईल. कधी फक्त त्या टॉवर नसतं का घराचं जीना वगैरे ते त्यालाच लावली जाईल. हारांचा बुचका ते वेगळाच लावल्या जाईल म्हणजे काही तरी प्रत्येक वर्षी वेगळ.

पाहिजे आत काही तरी नविन आपला सण आहे. आणि मेन म्हणजे ना सणा सुदीला माणुस घरी पाहिजे ते कोणी असो. म्हणजे जेन्टस असो, लेडीज असो, मुलं असो, मुली असोत, लहाण असो, मोठे असो आपआपल्या घरी सणा सुदीला पाहीजे मेन म्हणजे दिवाळी. दिवाळी हा आपला सगळ्यात मोठा सण आहेना. मराठ्यांचा हो हो ते मात्र

म्हणजे मुस्लीम वगैरे सगळेच. सगळेच सेलीब्रेट करतात आपले सण. म्हण ना अ‍ॅटलीस्ट असं म्हण ना की आपल्या कल्चरचा आपला असणार काही म्हणु शकतो. आपला असणार भारतात हर एक माणुस दिवाळी हा सण सेलीब्रेट करतो म्हणजे करतोच.

असं असं आसं कुणीच नाही की दिवाळी हा सण करत नसेल. ते दिवाळीच्या आगोदर म्हणतात तीन दिवसानं आगोगरच असते का? धनोत्रयदशी तेच ना? हा तेच हा तेच त्या दिवशीच हा सोनं वगैरे घेतात त्या दिवशी अशी मान्य मानतात की नाही का सोनं वगैरे घेतलेलं चांगलं असतं त्या दिवशी लक्ष्मी काय प्रसन्न होते असं वगैरे काही तरी आहे मन म्हण आहे ती. आपल्याला नाही माहित. आणि पुन्हा ते उटन वगैरे पण लावतात ना गं?

माझे आणी बहिनीचे एवढे भांडनं होते उटनंला तुला काय. तो नाही म्हणत होता मला लावायचं असतं.

अं म्हणजे आजी आहे बघ मम्मी ची आई त्या सांगायच्या त्या टायमींग ला आम्ही घरीच करायचो. म्हणजे तीळ तेल वाटन करुण बारीक मिक्स म्हणजे आता मिस्कर तर नव्हतं म्हणा. ते काय हा पाट्यावरती वाटायचंं घरीच हळत वगैरे टाकायचो आणि घरीच उटनं तयार करायचंं आणि लावायचं असा सुगंध येतो. आणि ती साबण होती बघ मोती नावाची मोती हा आजुन पण आहे. पण एकच नाही नाही एवढ कोणी नाही आता नाही हे करत नाही का. गावाकडं पद्धत आहे इकड नाही कोणी हे करत गावाकडं आजुन ही चालू आहे. म्हणजे माहित नाही लोक युज करता की नाही. पण आमच्या गावाकडे माझी आजी ते सर्व जनं करता अच्छा मा इकडे नाही करत. आमच्या हॉस्टेलला वर काय ग एक आनलं की सगळ्यांना

म्हणजे जे दिसन ते घेऊन चलायचं असं. हम्म हम्म ते ही बरोबर आहे. हम्म यार पण खरचं पण दिवाळी म्हटलं आपण भेटुया बरं का ह्या वेळेस. हो हो गावाकडे आली ना म्हणजे मम्मी कडे आली ना मला कॉल कर.

हो बरं बरं चालतय की. अन मला आग मी खालेली पण खुप गॅप झाला मला आठवतय काकुंना हे केलत ते शंकरपाळे

लई भन्नाट झालते आणि ते अशी

हातोड्यानी माझे पप्पा म्हणतात माझे दात तुटतील म्हणे. आरे हो तेच आन तसच मम्मीला ते रव्याचे लाडु नसतात का? ते

बायकांच्या हाता मध्ये किती पावर आहे. अगं खरच दगड फुटणं एका टाईमिंगला आगं तुला ज्याच्यात दोट सॉरी त्याच्या तोंडात दातं नसेल त्याचे दात पडुन जातील जे आहे ते. हा मी तेच म्हणत हम्म आसचं. एकदा दे खरं आज आणी एक कसं असतं ती पद्धत असते ज्याला ना जमायचं त्याचाल जमत असतं बघ. म्हणजे ठिक आहे जमतं पण हळू हळू मम्मी पण परफेक्ट बनवते शंकरपाळे नाही का?

मला रव्याचं कोणतचं येत नाही. मला आजुन जसं म्हटलं ना शिरा कर ते पाण्याचं मेजरमेंट चं कळत नाही. एकदा तर काय केलं मला वाटलं माहितच नाही. घेतला मी रवा एक ग्लास मेंबर आठ सणा सुदला एक ग्लास घेतला आणि पाणि किरकोळ टाकलं बाई ते काय केलं मलाच माहित नाही. साखर तर विरघळलीच नाही त्याच्यात. हम्म आग आधी काय करत असते रवा भाजुन घेत असतात बघ.

आणि नंतर मग ते मॅनेजमेंट असतं भाजुन वगैरे घ्यायचा. आणि त्याला ते मग नंतर सगळ पाणी वगैरे टाकायचं व्यवस्थीत.